बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
डिझाइन व्ह्यू च्या सहाय्याने क्वेरी बनवणे
क्वेरी डिझाइन विंडोच्या सहाय्याने टेबल समाविष्ट करणे
फिल्ड सिलेक्ट करणे
अलियासेस आणि सॉर्टिंगचा क्रम ठरवणे
तसेच queryद्वारे माहिती शोधण्यासाठी निकष प्रदान करणे
त्यासाठी आपल्या लायब्ररी डेटाबेस चे उदाहरण पाहू
लायब्ररी डेटाबेस मध्ये आपण पुस्तके आणि सभासदांची माहिती संचित केली आहे
तसेच आपल्याकडे सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती ठेवणारे टेबल आहे
आता आपण नवी क्वेरी बनवू
जी सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची दाखवेल
म्हणजेच सभासदांना दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांविषयीची माहिती मिळवू या
आपण लायब्ररी डेटाबेस उघडू या
डाव्या बाजूच्या पॅनेलवरील क्वेरीज च्या आयकॉनवर क्लिक करा
उजव्या बाजूच्या पॅनेलवरील क्रिएट क्वेरी इन डिझाइन व्ह्यू वर क्लिक करा
आता आपल्याला क्वेरी डिझाइन नावाची नवी विंडो दिसेल
आणि तसेच एड टेबल ओर क्वेरी नामक छोटी पॉपअप विंडो दिसेल
येथे आपण क्वेरी साठी आवश्यक असलेला दाता चा सोर्स निवडू शकतो
सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या क्वेरी मध्ये तिनही टेबल्स असणे आवश्यक आहे
त्यासाठी सूचीतील बुक्स या टेबलवर क्लिक करा
नंतर पॉपअप विंडोच्या उजव्या बाजूला असलेल्या एड बटणावर क्लिक करा
अशाच प्रकारे आपण बुकसिश्यूड टेबल आणि मेंबर्स टेबल सुद्धा समाविष्ट करू या
तिनही टेबल्स आपल्याला बॅकग्राउंड मधीलquery डिझाइन विंडोमध्ये दिसतील
आता पॉपअप विंडो बंद करू या
त्यामुळे क्वेरी डिझाइन विंडो पुढे येईल
विंडोच्या वरच्या अर्ध्या भागात तीन टेबल्स दिसतील
तिनही टेबल्स मध्ये योग्य असे अंतर करून घेऊ
त्यासाठी मेंबर्स टेबल वर क्लिक करून ते उजव्या बाजूच्या कोप यात ड्रॅग करून ड्रॉप करा
नंतर बुकसिश्यूड टेबल वर क्लिक करून ते मध्यभागात ड्रॅग करून ड्रॉप करा
आता आपल्याला टेबल्स जोडणा या लाईन्स दिसतील ज्या आपण पूर्वी प्रस्थापित केलेल्या रिलेशनशिप्स दाखवितात
रिलेशनशिप्स चा तपशील बघण्यासाठी आपण या लाईन्सवर डबल क्लिक करू
आता आपण क्वेरी डिझाइन विंडोच्या खालील अर्धा भाग बघू या
या भागात सेल्स असलेल्या अनेक रॉव्स आहेत
क्वेरी बनवण्यासाठी आपण यात दाता भरणार आहोत
प्रथम आपण फील्ड कोलम्न बघू या
येथे आपल्याला रिझल्ट मध्ये दाखवायच्या फील्ड्स ची निवड करता येते
त्यासाठी प्रथम विंडोच्या वरच्या अर्ध्या भागातील बुक्स टेबल मधून तितले फील्ड वर डबल क्लिक करा
पुढे मेंबर्स टेबल मधील नामे फील्ड आणि नंतर बुकसिश्यूड टेबल मधीलIssue दाते फील्ड तसेच रिटर्न दाते एक्चुअल रिटर्न दाते आणि शेवटी चेकडिन फील्ड निवडा
विंडोच्या खालच्या अर्ध्या भागातील पहिल्या रॉव मध्ये ही फिल्डस दिसतील
तसेच तिस या रॉव मध्ये या फिल्डशी संबंधित टेबल्सची नावे दिसतील
दुस या रॉव मधील अलियास कडे लक्ष द्या
येथे आपण निवडलेल्या फिल्डसाठी अर्थपूर्ण नाव टाईप करू या
इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण अलियासेस टाईप करू या
आता आपले अलियासेस टाईप करून झाले आहेत
पुढे सॉर्ट रॉव कडे लक्ष द्या
येथे आपण क्वेरी च्या उत्तरातील क्रमवारी ठरवू शकतो
दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा क्रम घटनाक्रमाप्रमाणे ठरवू
म्हणजेच आपला रिझल्ट इश्यू दाते वर चढत्या क्रमाने सॉर्ट करू या
त्यासाठी इश्यू दाते फिल्डखाली आणि सॉर्ट rowमधील रिकाम्या सेलवर क्लिक करा आणि मग असेंडिंग वर क्लिक करा
आता आपण पुढील व्हिजिबल रॉव वर जाऊ या
फिल्डस चेक किंवा un चेक करून स्क्रीनवर दाखवली जावीत का नाही हे ठरवू
आपल्याला दिसेल डिफॉल्ट रूपात सर्व फिल्ड चेक्ड केलेली आहेत
पुढे आपण फंक्शन रॉव वर जाऊ
याचा वापर कॉम्प्लेक्स क्वेरीज बनवण्यासाठी होतो
आत्तासाठी हे आपण सोडून देऊ
आणि आपण क्रायटेरियन रॉव वर जाऊ या
येथे आपण रिझल्ट मर्यादित ठेवण्यासाठी सिंपल किंवा कॉम्प्लेक्स निकष ठरवू शकतो
उदाहरणार्थ सभासदांना दिली गेलेली आणि अद्याप परत न आलेली पुस्तके यासाठी आपणquery करू शकतो
म्हणजेच चेक्ड इन न केलेली पुस्तके
चेकडिन फील्ड खालील आणि या रॉव मधील रिकाम्या सेलवर क्लिक करून इक्वॉल्स झेरो असे टाईप करा
आता आपण ही क्वेरी कार्यान्वित करू
त्यासाठी आपण कीबोर्ड वरील शॉर्टकट एफ5 चा वापर करू शकतो
किंवा वरील भागातील एडिट मेनू तील रन क्वेरी वर क्लिक करू शकतो
तुम्हाला विंडोच्या वरच्या अर्ध्या भागात काही डेटा दिसत आहे का
हा आपल्या queryचा रिझल्ट आहे
आपल्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती इश्यू दाते च्या क्रमानुसार दिसत आहे
तसेच आपल्याला दिसेल की एकही पुस्तक चेक्ड इन केलेले नाही
आता आपण खालील क्वेरी डिझाइन एआरईए मध्ये जाऊन त्यात हवा तो बदल करू शकतो
उदाहरणार्थ आपण चेक्ड इन चा निकष काढून टाकू
आता एफ5 चे बटण दाबून क्वेरी कार्यान्वित करा
यावेळी ही क्वेरी आपल्याला मोठी सूची दाखवेल
पुढे कंट्रोल स् दाबून आपण ही क्वेरी सेव्ह करू या
एक छोटी पॉपअप विंडो उघडेल
येथे आपल्या queryला अर्थपूर्ण नाव देऊ या
हिस्टरी ओएफ बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स असे टाईप करा
नंतर ओक बटणावर क्लिक करून विंडो बंद करा
सेव्ह केलेली क्वेरी उघडण्यासाठी आपण मुख्य बेस विंडोमध्ये queryच्या नावावर डबल क्लिक करू शकतो
अशा प्रकारे डिझाइन व्ह्यू च्या सहाय्याने आपण यशस्वीरित्या क्वेरी बनवली आहे
आता असाइनमेंट करू
सभासद निशा शर्मा यांना दिलेल्या पुस्तकांची सूची बनवा
त्यांचा क्रम इश्यू दाते नुसार म्हणजेच घटनाक्रमाने ठेवा
अशा प्रकारे आपण क्रिएटिंग क्वेरीज इन डिझाइन व्ह्यू वरील स्पोकन ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण जे शिकलो ते थोडक्यात
डिझाइन व्ह्यू च्या सहाय्याने क्वेरी बनवणे
क्वेरी डिझाइन विंडोच्या सहाय्याने टेबल समाविष्ट करणे
फिल्ड सिलेक्ट करणे
अलियासेस आणि सॉर्टिंगचा क्रम ठरवणे
तसेच queryसाठी निकष प्रदान करणे
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
सदर प्रकल्पाचे संयोजन spoken tutorialओआरजी टीम ने केले आहे
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद